हा एका डेरी चा फोटो आहे त्या डेरीचे नाव बस्तर डेरी फार्म असे आहे त्या ठिकाणी दूध दही पेडा तूप --

हा एका नदीचा फोटो आहे त्या नदीच्या कडेला एक सुंदर अशी--

छान अशी रंगबिरंगी फुलांनी पडद्यांनी सजवलेले आहे व बाहेर एक मूर्ती देखील आहे.

आजूबाजूचा पूर्ण परिसर खूप छान पद्धतीने व नैसर्गिक रित्या दिसत आहे.

दिलेल्या फोटो मध्ये घराचे बांधकाम चालू आहे व त्या ठिकाणी दोन मिस्त्री हे काम करताना दिसत आहेत व काही--

अ सीमेंट काँक्रीट चा माल देखील आहे आणि विटा देखील पडलेल्या आहेत.

हा एका मंदिराचा फोटो आहे त्या मंदिराला पूर्ण पांढऱ्या रंगांनी कलर केलेले आहे.

हा एका भल्या मोठ्या दगडा न डोंगरासारख्या दगडांचा फोटो आहे त्याठिकाणी.

दिलेल्या फोटो मध्ये काही विद्यार्थी व विद्यार्थीनी जमलेल्या आहेत त्या दोन विद्यार्थीच्या हातात कुदळी --

दिलेल्या फोटो मध्ये एक महिला झाडांना पाणी टाकताना दिसत आहे व त्यांचे संगोपन करताना दिसत आहे.

दिलेल्या फोटो मध्ये लग्नाचे संभारंभाचा फोटो दिसतोय आणि त्या लॉन्स चे नाव--

दिलेल्या फोटो मध्ये एक बिल्डिंग आहे व त्या बिल्डिंग समोर एक कार आहे आणि त्या--